ते दिसायला खूप सुंदर आहे.

फुलांच्या माळा देखील दिसतायेत त्या फोटो म--

या फोटो मध्ये संपूर्ण महिला वर्ग व लहान मुल देखील दिसताये.